हे एक एम.बी.आर. फिश सेंटर आहे एम.बी.आर. फिश सेंटर मध्ये बऱ्याच प्रकारचे मासे दिसत आहे.

हे एका पार्किंग चे चित्र दिसत आहे याच्यामध्ये --

हे एका कार सर्विसिंगचे चित्र दिसत आहे इथे दोन कार लावलेल्या दिसत आहेत एका कारचे --

हे एका ग्रंथालयाचे चित्र दिसत आहे ग्रंथालयात बरीच पुस्तके दिसत आहेत ग्रंथालयातील पपुस्तकांची--

यातील नवरदेवाचे नाव नितिश तर नवरीचे नाव भाविका असे आहे.